अद्वत खान अमजद खान अमजद खान यांचा जन्म बारा नोव्हेंबर एकोणविशे चाळीस हैदराबाद ब्रिटिश भारत येथे झाला शोले. एकोणविशे पंचात्तर यलान एकोणविशे एक्यांशी आणि महाकसब एकोणविशे पैंच्यांशीसाठी ओळखले जाते एक अभिनेता आणि दिग्दर्शक या अटी त्यांनी शीला खान सोबत लग्न केले होते सत्तावीस जुलै एकोणविशे ब्यांनव रोजी मुंबई महाराष्ट्र भागात

अमिताभ बच्चन होणार कोणचे? अमिताभ बच्चन यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणविशे बेचाळीस रोजी अहलाबाद लिपिक भागात आकाश न्यायालयात उत्तर प्रदेश भागात दिगंज कवी

अमोल पालेकर यांची काय होणार. अमोल पालेकर यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणविशे चव्वेचाळीस रोजी झाला presidency ब्रिटिश india येथे आयोजित तो एक अभिनेता आणि दिगदर्शक आहे the square circle एकोणविशे शहान्नव थेरी एकोणविशे नव्यान्नव आणिजर village had no word एकोणविशे शहान्नव अभय देओल च काय झाल. अभय देओल हा एक अभिनेता आहे जो आधीही मनाचे बोलण्यापासून मागे हटला नाही formula वर्णन आणि चांगल्या कशावर विश्वास न ठेवणारा निर्माता तपशीलाकडे बारकाईने लक्ष असलेला चित्रपट

अक्षय खन्ना याचा जन्म एकोनाविशे पंचाहत्तर रोजी चाट मुंबई येथे झाला तो bollywood अभिनेता आणि राजकारणी विनोद खन्ना यांचा मधला मुलगा आहे व राहुल खन्ना याचा धाकटा भाऊ आहे. मुंबईतील किशोर नमित कपूर Aacting Institute मध्ये शिक्षण घेतल्या नंतर खन्ना हिने एकोणविशे सत्यांनो मध्ये त्यांना सिंहालय त्यांना खान या चित्रपटाद्वारे Bollywood मध्ये पदार्पण केले.

अनुष्का शेट्टी एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे हे एक योग्य प्रशिक्षक देखील होते आणि योग गुरु भरत टागोर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते या उंच आणि मूक सौदर्य आणि दोन हजार पाच मध्ये नागार्जुन स्टार तेलगू चित्रपट सुपर मध्ये पदार्पण केले जे Boxoffice hit ठरले परत विक्रम कडून हि कडून तिच्या अभिनयाने ती लक्षवेध ठरली अतुल कुलकर्णी काय होणार अतुल कुलकर्णी यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणविशे पासठ रोजी कर्नाटक भारत येथे झाला. रंग दे बसंती दोन हजार सहा लाल सिंग चड्डा दोन हजार बावीस आणि हे राम अभिनेता आणि निर्माता दोन दोन हजार

अशाने यांचा जन्म माध्यम वर्गीय सिंधी कुटुंबात झाला भारताच्या फाळणी नंतर त्याचे वडील जयपूर ला गेले आणि त्यांनी carpet चे दुकान उघडले त्याला चार बहिणी आणि तिन भाऊ आहे दोन मोठ्या आणि एक लहान

आयुष्मान खुराणा चे काय झाले

आयुष्मान खुराणा यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणविशे चौऱ्यांशी रोजी चंदीगड भारत येथे झाला आयुष्मान खुराणा या रेडिओ जॉकी म्हणून आपली कारकीर्द सुरु केली आणि संपवली ओळखले जाते तो MTV india चा DJ आणि भारतातील सर्वात लोकप्रिय Host बनला. दोन हजार बारा मध्ये जितकी डोनेरिया धावपळीच्या हिट चित्रपटाने त्याने stardom गाठले त्याचा अभिनय सुद्दा सुंदर आहे

अरुणा इराणी यांनी वयाच्या नवव्या वर्षी गुंगा मत मा न गं गंगा गुंगा जमाना एकोणविशे एकसष्ठ या चित्रपटातून आग्रा म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले झहरा एकोणविशे चौसष्ट एकोणविशे सदुसष्ट हुक्काक एकोणविशे सदुसष्ट आणि प्रयाग अया चावल जुने के एकोणीशे एकोणसत्तर सारख्या चित्रपटात छोट्या भूमिका केल्या औलाद एकोणविशे अडुसठ नवाब सारख्या चित्रपटात तिने comedian महंमूद

अन्नू कपूर यांनी एकोणविशे त्र्यांशी मध्ये शाम बने गर्ल दिग्दर्शक मंडी चित्रपटातुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्याने bollywood चित्रपट Tlivision मालिका चित्रपट आणि Riyality game show मध्ये स्वतंत्र पाने काम केले आहे त्याची कारकीर्द सुमारे तीस वर्ष्यांची होती झी तव द्वारे निर्मित अंतर राक्ष राक्षरी आंतराक्षरी या संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल्या बद्दल त्यांना सर्वात जास्त स्मरणात ठेवले जाते आर्थिक विद्यार्थी असेल असेच विध्यार्थी असतात है ज्यांना जुन दोन हजार बा एकोणविशे बासष्ठ रोजी तेली केरळ भारत येथे झाला तो एक अभिनेता आहे चोवीस बारा दोन हजार तेरा आदिल कहाण दोन हजार चौदा आणि हेदर दोन हजार चौदा साठी ओळखले जातात तिचा विवाह राजेश्री झालटेशी झाला त्यांना एक मूल आहे आदिल हुसेन याच काय झाले

royal scan able आंतरराष्ट्रीय प्रशंसा मिळवली आणि aran bag मध्ये प्रथम पारितोषिक जिंकले या नाटकातील त्यांच्या भूमिकेवर बरीच टीका झाली होती. अनुपम खेर यांचे काय होणार अनुपम खैर यांचा जन्म सात मार्च एकोणविशे पंचावन्न रोजी शिमला हिमाचल प्रदेश भारत ये थे झाला अनुपम हा एक अभिनेता आहे निर्माता आहे Hotel दोन हजार अठरा त accidental crime मंत्री एकोणविशे दोन हजार नऊ दोन हजार एकोणवीस आणि तारांश एकोणाविशे चौरांशी साठी ओळखले जाते अनुपम यांचे पंधरा ऑगस्ट एकोणविशे पंचाऐंशी पासून किरण खैर यांच्या सोबत लग्न झाले आहे. त्यांना एक मूल आहे. हम्म सोनल अनिल कपूर हम्म वंजाली भाषेत अनिल जो जो जो टिळक नगर येथे राहत होता त्याचा जन्म एकोणविशे एकोणसाठ मध्ये मिरिंदर आणि निर्मूळ उर्फ सुचित्रा कपूर यांच्या घरी झाला त्याला मोठा भाऊ आणि दोन्ही बाहीन रीना आणि धाकटा भाऊ आहे संध्याकाळ झाली आहे त्याचे वडील त्यामी कपूर चे सचिव होते एकटा माणूस अनेक मंत्र्यांशिवाय त्याने जवळपास खुप अभ्यास केला अमरीश पुरी यांचे काय होणार? विश्वास ठेवाल किंवा नको अमरीश पुरी bollywood चित्रपटचे हिरो व्हायचे होते पण एकोणविशे चोपन्न मध्ये प्रिन्स ते नापास झाले आणि ते किती अपयशी होते अमरीश पुरी हे भारतीय चित्रपटसृष्टी त तील आहे तो इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि विश्वासहार्य खलनायक बनला. त्याची सर्वात ससबर्निय आणिक अनेकदा अनेक कौतुक केलेलं पात्र

मन ज्या गोष्टीची कल्पना करू शकतं, ते मिळवू शकतं. आपल्याला शिक्षणामध्ये शिकवलं जात नाही की, श्रीमंत कसं व्हायचंय.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 पण श्रीमंत कसं व्हायचं, हे कधी शिकवलं जात नाही. आपल्याला वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये शीम शी विषया शिकवलं जातं. पण श्रीमंत कसं व्हायचं हे कुठल्याच शाळामध्ये, कुठल्या college मध्ये शिकवलं जात नाही. तर आज शिकूया आपण श्रीमंतीचं रहस्य काय आहे.

म्हंजे आपण जो विचार करतो, ते आपण मिळवू शकतो. हे कोणी म्हटलं आहे, W मिंट क्लेवेन्ट स्टोन. W क्लेवेन्ट स्टोन, एकोणिश्शे दोन एकोणिश्शे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 रहस्य ज्ञानामुळे खरोखरच माझं जीवन बदलून जॅक कॅनफिल्ड काय म्हणतात, हे रहस्य ज्ञानामुळं खरोखरच माझं जीवन बदलून गेलं, कारण माझ्या वडिलांचं मानसिकता अतिशय नकारात्मक होती. त्यांना असं वाटत असे की, श्रीमंत लोकांन इतरांची पिळवणूक करून किंवा फसवणूक करून

पैशाविषयी अनेक चुकीच्या समजुती होत्या. उदाहरणार्थ, जर तुमच्या जवळ पैसा असंल, तर तुम्ही हम्म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 आहात, कारण पैसा हा वाईट मार्गानेच मिळतो. वाईट दुर्जन लोकाकडेच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 एक आवडतं वाक्य होतं, तू काय मला rock seller समजतोस काय?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 जेव्हा माझी ओळख W क्लेवेन्ट स्टोन्स यांच्याशी झाली, मी बदलू लागलो. माझ्या जीवनाला वेगळं वळण मिळालं. मी त्यावेळेस पण स्व हम्म अह साहेबाबरोबर काम करत होतो. मला ते म्हणाले, तू स्वतःसाठी खूप मोठं लक्ष्य निर्धारित कर.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 मिळाल्यानंतर तू आनंदाने उड्या मारशील, आणि तुझा आनंद गगनात मावणार नाही. आणि तुझ्या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 शिकवलेल्या पद्धतीमुळंच शक्य झालंय. नाहीतर थारशी सहज गोष्ट नव्हतीच.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 एक लाख dollar कमवू इच्छितो. त्यामुळे ही मला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

माझ्या पलंगाच्या वरती छतावर चिटकवली. आणि मला ती नोट दिसायची, आणि ती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 वर्षाला एक लाख मिळाल्यानंतर माझे lifestyle जीवनशैली कशी असेल त्याच त्याचे त्यानंतर एक महिन्याभरात फारसं आग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 अह पूर्ण विचार आला नाही, आणि कोणीही मला पैसे मोठी रक्कम पगारवाढ वगैरे दिली नाही.

अगदी अचानक मी पुस्तक लिहिलं होतं की, पुस्तक प्रकाशित करावं असा माझ्या मनात विचार आलं.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 फक्त पाव dollar फायदा झाला तरी, मी एक लाख dollar कमवू शकतो.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 एक रहस्य हेसुद्धा आहे की, जेव्हा तुमच्या मनात अश्या अचानक अत्यंत स्फूर्ती येतेते, तेव्हा तुम्ही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

विचार उसळी मारू लागला. मला वाटायला की, जर या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 चार लाखाचे हम्म आह पुस्तक विकत घेतील. यानंतर द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 व्याख्यानंतर एक महिला माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तुमचं भाषण खूपच छान झालं.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 कळलं की, ती एक महिला freelance पत्रकार होती, आणि हम्म त्या national मधचे लेख लिहीत होती, आणि दर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 अहो या गोष्टी खरोखरच उपयोग अह होतोय. हे लेख छापाला गेला आणि पुस्तकाची विक्री वाढू लागली.

जीवनातला या सर्व गो घटना आकर्षित करत होतो. माझ्या जीवन अह ज्यामध्ये ती पत्रकारही होती. ही लांबलचक थोडक्यात सांगायची झाली तर एवढंच सांगावं की, लागंल की, मला त्यावर्षी एक लाख dollars कमविता आले नाहीत. माझी कमाई होती ब्याण्णव हजार तीनशे सत्तावीस रुपये, सत्तावीस dollar रु आत्ता यामुळं काय आम्ही निराश होऊन असंव म्हणायचं की, चमत्कार नव्हता. याऐवजी आम्ही आह तर असं म्हणत होतो की, ही गोष्ट अद्भुत घडली, चमत्कारच झाला. माझ्या पत्नीने मला विचारलं, हा उपाय एक लाख dollars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 का? मी तिला म्हंटलं, मला माहित नाही.

माझ्या प्रकाशन चटकन चिकन सूप फॉर द सोल चिकन सूप फॉर द सोल या पुस्तकाचं पुस्तकासाठी जेव्हा माझ्या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

परीक्षा घ्यायची होती. मिळाला पुरावा. रहस्य क्रियाशील झालंय. ते काम करतं. शंभर टक्के खरं आहे. आता त्या दिवसापासून मी रहस्य युट्युबला ताणू अत्यंत समृद्धी जीवन जगत आहे. रहस्यज्ञान आकर्षणाचा नियम हेतू हेतूत जाणीवपूर्वक वापरू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 कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी किंवा ती मिळण्यासाठी प्रक्रिया ती आणिई आह यातच पैसासुद्धा आहे. पैसा आकर्षित करण्यासाठी तुम्ही संपत्तीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.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 तुमचा जीवनात आणखी पैसा येणं, समृद्धी येणं अशक्य आहे. कारण याचा अर्थ असा आहे की, तुमच्या मनात तुम्ही असे विचार आणत आहात की, माझ्याकडे पुरेसा पैसा नाही, आणि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 आपोआप तुमच्या जीवनामध्ये ख पुरेसा पैसा नसण्याची प्रसिद्धी, प्रसंग निर्माण होतात. म्हणून तुम्ही समृद्धीवर अक्षय, अफाट संपत्तीवर लक्ष केंद्रित करायला हवं. तरच तुम्हाला पैसा मिळेल. तुम्हाला तुमच्या विचारातून एक नवा संकेत पाठवायला हवा. तुमच्या मनात असेच

जरुरीपेक्षा पैसा आहे. खरंच तुमच्या कल्पनाशक्तीला आता आव्हान करा आणि तुमच्याकडे आवश्यक तेवढा पैसा आहे, तुम्हाला मिळालेच आहे, असा विश्वास बाळगा.

सगळं करणं अत्यंत आनंदाचे आहे, मजेशीर खेळ आहे, हा जेव्हा तुम्ही श्रीमंत असल्याचे अभिनय करतात, वैभवशाली करण्या अह असण्याचे खेळ खेळतात त्याक्षणी

मंग संपत्तीचा ओघ तुमच्या जीवनात सुरु होतो. पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज तिसरा पृथ्वीराज अकराशे ऐकोणपन्नास ते अकराशे बावन्न पृथ्वीराज चौहान ओळखणारा जाणारा चौहान घराण्यातील एक राजा होता. ज्याने बाराव्या शतकात उत्तरार्ध दिल्ली आणि अजमेरवर राज्य केले. पृथ्वीराज चौहान हे राजपूत घराण्यातील होते. हेमूच्या आधी दिल्लीच्या गादीवर बसणारा तो शेवटचा स्वतंत्र हिंदू राजा होता. ऐतिहासिक कागद पत्रानुसार अकराशे ब्यान्नवमध्ये पृथ्वीराज चौहान अटक केल्यानंतर जेव्हा मोहोम्मद घोरीने डोळे काढले. तेव्हा त्याने पृथ्वीराज चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्याच्या आधी आपल्या शब्दी आपल्या शब्दभेदी बाणाचे कौशल्य दाखवण्यास सांगितले. मोहोम्मद घोरीने एका उंच जागेवर धाव घेतली आणि पितळेच्याच्या तव्यावर त्या नंतर पृथ्वीराजने आवाज ओळखून थेट त्याच्या छातीवर निशाणा साधला आणि त्याला ठार मारले. त्याच ठिकाणी पृथ्वीराजने त्याचा मित्र आणि त्याचा ज्या सोबत अटक करण्यात आलेल्या वर्जेतचे अंबरदायी याना मिठीत घेतले आणि दोघांनीही एकमेकांचे खंजीर पार करून आत्मबलिदान केले. हि ऐतिहासिक घटना वसंत पंचमीला घटली. जी आजही स्मरणात आहे. जन्म आणि बालपण, सत्तावीस ऑक्टोबर अकराशे सहासष्ट रोजी पृथ्वीराज चौहानाचा जन्म झाला. पृथ्वीराज चौहानचा जन्म अनहील पाटण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा सोमेश्वर चौहान होते. पृथ्वीराज चौहानांचा जन्म झाला. तेव्हा सोमेश्वर चौहान चालुक्यांच्या राजधानीत होता. सोमेश्वर चौहान अनहील पाटन येथे त्यांचे मामा चालुक्य नरेश कुमारभान सोलांकी यांच्याकडे राहत होते. पृथ्वीराज चौहान यांच्या आईचे नाव कमलावती होते. कमलावती हि राजधानीची राणी राजा अं अनंत पाल तोमर यांची दुसरी मुलगी होती. अनंत पाल तोमरची पहिली मुलगी चा विवाह कन्नोलचा राजा विजयपालाशी झाला होता. पृथ्वीराज चौहानांला हरिराज चौहान नावाचा भाऊ आहे. जो त्याच्यापेक्षा दोन वर्षाने लहान आहे. पृथ्वीराज आणि हरिराज ह्या दोघांचा जन्म अनहील पाटन येते झाला. पृथ्वीराज चौहान यांची बहीण प्रिताकुमारी यांचा जंन्म दिल्ली येथे झाला. ती पृथ्वीराज चौहान यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती. इतिहासात असे सांगितले जाते, कि आपल्या मुलाच्या जन्मानंतर पिता सोमेश्वर यांनी राजपुत्राना आपल्या मुलाचे भविष्य सांगण्याची विंनंती केली. त्यानंतर मुलाचे नशीब पाहुन राजपुत्रांनी त्यांचे नाव पृथ्वीराज ठेवले. पृथ्वीराज पवित्र आणि राज शब्द सार्थ करण्यासाठी या राजपुत्राचे नाव पृथ्वीराज ठेवले. असा अंदाज राजपुरोहित यांनी व्यक्त केला. असे कोणतेही क्षेत्र नसेल, जिथे तो तलवार फिरवणार नाही. सूर्यवंशच्या पोटी जन्मलेला हा सिहं अखंड भारताचा चक्रवर्ती सम्राट होऊन. दिल्लीत आपली तलवार थोपवेल. पृथ्वीराज आसो ह्या कवितेतील नाम करण्याचे वर्णन करताना, चंद्राबाई लिहितात हि ऐक द्रव आणि हिरवी पृथ्वी आहे. बालपणीचा मित्र पृथ्वीराज नावाचा मुलगा आपल्या ताकदीने महा महाराजांच्या छत्र्या काढून ठेवील. सिहांसनाचे वैभव वाढवेल म्हणजेच कलियुग पृथ्वीवर सर्यो सूर्या सारखे तेजस्वी होय. अश्या प्रकारे पृथ्वीराजचे बालपण अनहील पाटणच्या सहर सहर्सालीन तलाव आणि अलंकृत सोपानकुल यांच्या मध्ये असलेल्या राज प्रसादच्या विस्तीर्ण विस्तीर्ण परिसरात गेले त्यांचे बालपणीचे मित्र मिथुराय, जयसिंग परमार, कविचंद्र बरदाई, दहिरंग भरे, हरसिंह पांजुरे, सारंग राय कन्हाराय अर्जुन, साफूली, संजमराय पुंडिल हे त्यांच्या सोबत खेळ खेळायचे. दोन सप्टेंबर अकराशे अठ्ठयाहत्तर चोवीस

एकोणीशे साठमध्ये लोंगोगाव. लोंगोवाला गावातील प्रसिद्ध लेखन आणि इतिहासकार ग्यानी ग्यानसिहांच्या बद्दल ऐक संशोधन पुस्तक प्रकाशित केले. आणि या पुस्तकाचे प्रकाशन पंजाबचे शिक्षा आणि भाषा मंत्री पंडित यांच्या हस्ते लोंगोवाल इथे करण्यात आले. अमरनाथ विद्यालंकाराची या पुस्तकात माळव्याचे प्रसिद्ध संशोधक संत चक्रवर्ती यांनी लिहिले आहे.

याचा पाठलाग चौहान करायला लागतील. पौराणिक राजा पृथ्वीराज चौहान याला भेटतो. ग्यानी ग्यानसिग यांनीही यांचा पंथ प्रकाश या पुस्तकाच्या शेवटी त्यांची रक्कम दिली आहे. त्याच्या म्हण्यानुसार त्याचा पाठलाग चौहान घराण्यातील प्रसिद्ध राजा राजा पृथ्वीराज चौहान याने केला. अकराशें ब्यान्नव मध्ये मोहोम्मद घोरीने तराइंच्या युद्धात पृथ्वीराजाला पकडले. तेव्हा रायवीर तुर्कांच्या हाती लागला नाही. रायफितुरा आणि राय

रायबीराची बायको स्वरणी त्याला टोमणे मारते. तू मला तुझं नशीब देतो आणि तुला घागरी मिळते. तू तुझ्या भावाला तुरुंगातून सोडवूण आणू शकला नाहीस. मी त्याला सोडवून आणीन. तो लाजत निघून गेला. त्याच्याकडे एकोणीसशे प्रवासी होते. चालत चालत तो अटकेत पोहोचला. त्यावेळी ते मला अहो. याने तीन दिवसांपूर्वी तुझ्या भावाची हत्या झाल्याचे सांगितले. त्याचे डोळे फाडून रक्तस्राव झाला होता. तो घरी परत न गेल्याने दुखी होऊन तो सुन्न सुनम जवळच्या जंगलात राहू लागला. सुन्नम हे शहर गुज्जर समाजातील राणी सुइणा हिने बसवले होते. पतीच्या निधनानंतर ती राणी राज्याची सर्व कामे मोठ्या जबाबदारीने पार पडत होती. ती खूप दानशूर आणि ज्ञानी स्त्री होती. त्याने रायबिराला आपल्या बाजूला ठेवले. त्या काळात राजांना आपल्या राजा राज्याचे रक्षण करायचे होते. सावर्णिने वर्षभर रायबीराची वाट पहिली का. सावर्णिने वर्षभर राजबीराची वाट पहिली होती. मग ती शोधण्यासाठी शंभर स्वारांसह पंजाबच्या दिशेने निघाली. तिचा नवरा काशीच्या उत्तरेकडे देह येतेय सुनमच्या जंगलात सापडला. रायबिराने त्याला सारी गोष्ट सांगितली. ते तिथे जंगलात राहू लागले. येथे रायबीरा

बद अनाराय अशी होती. रायबीरा हा फिर्यादी यांनी त्याच्या दरबारात हजार झालेला मुद्दा आलाहो ह्या दोघांना लुटायचा. त्याचे नाव पडले आणि हळू हळू धुलत असे बदले. काही इतिहासकारानी रयबीरांच्या मुलांचे नावे सुरधर, कमलाधर, बांधर, लोंगोधर, राजाधर आणि गिनानीधर अशी लिहिली आहे. सुरवरतीची हत्या झाली होती का. बडबल्या वाटेवर काशीच्या डाव्या बाजूला लोफराच्या मळ्यात राजेधर राहत होता. राजर हे देहात चट्टेनाच्या शेतात राहत असत. सुरधर स्वतः मारला गेला. त्याची राणी पियूके काकेच्या शेताजवळ अं राहत होती. आता गुरूद्वाल काम्बोल जिथे आहे. तिथे काम्बोधर राहत होते. सुईच्या पुढे हरिदासानच्या

राणीधर मुसलमानां मारायचा. त्याच्याकडे भरपूर संपत्ति होती आणि तो चोरलेली संपत्ति विहिरीत टाकायचा. तो आपल्या सैन्याला म्हणत असे, कि हा खरा खजिना आहे. गरज पडेल तेव्हा बाहेर पृथ्वीराज चौहान यांचे वंशज. पृथ्वीराज चौहानांचे वंशज असे हळू हळू पंजाबमध्ये अनेक गावांमध्ये पसरले. त्यातील काही नुकूरच्या राजाकडे जाऊन नोकरी करायला लागले. मैया आणि माली सारख्या लोकांकडून हि आपल्या जातीचे नाव राखण्यासाठी बटाले जवळ डुलत नावाचे गाव वसवले. अमृत पिऊन अनेक डुलतसिंघ बनले. रायबीरी च्या डुलतीयांची मुलगी आणि नातू मोठे झाल्यावर त्यांनी सुनमच्या परिसरात अनेक गावे बसवली. अतिशय लोकप्रिय कोम्बोवाल, चथा, ओपली आणि लोगोंवाला अश्याप्रकारे लोगोंवलमधे राहणाऱ्या दुलटांची कौटुंबिक पार्श्वभूमी पृथ्वीराज चौहान यांच्या कुटुंबासारखेच आहे. शिरोमणी शीख शाहिदभाई मनीसिहं हे ह्याच